त्या गावात गणना होत होती पी जी पी जी सरांचे आजोबा महादेव पाटील हे कौलापूरात आपली वडिलोपार्जित शेती करत होती त्यांचा आर्थिक परिस्थिती साधारणचह होती परंतु स्वभावाने परोपकारी वृत्ती त्यामुळे गावात त्यांना प्रतिष्ठा व नाव लौकिक प्राप्त झाला होता गावातील अनेकांना ते अड अडचणीच्या काळात मदत करत तशे काही आर्थिकदृष्ट्या नडलेल्या शेतकऱ्यांना पैश्याची गरज भासत असे अश्या वेळेला ते स्वतः सावकाराला ज जामीन राहून त्या शेतकऱ्याला कर्ज मिळवून देत असत शेतकऱ्यांच्या मुलीचे लग्न असा अगर एखाद्याच्या आजारपण असो अश्या अश्या वेळी ते उपयोगी पडत त्यामुळे गावात एक चांगला माणूस म्हणून त्यांची प्रतिष्ठा होती पी जी पाटील यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या प्राथमिक शाळेत झाले त्या काळात वयाच्या सातव्या वर्षी इयतेत प्रवेश दिला जाईल बालवाडी किंवा अंगणवाडी असे प्रकार नव्हते गणपती पाटील हे शिक्षक असल्यामुळे त्यांनी आपल्याआपल्या मुलांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष दिले पांडुरंगाला सातवे वर्ष लागले नंतर गणपती मास्तरांनी पोलादपूरच्या मराठी शाळेत इयत्ता पाहिलेमध्ये त्यांचे नाव घेतले व त्यांचे शिक्षण सुरु झाले अल्पकाळात त्या मुलांची हुशारी हुशारी व सर्वात शिक्षकांना जाणवू लागला प्रचंड बुद्धिमतेची देणगी यांना लाभली असल्यामुळे इतर इतर मुलांच्या तुलनेने त्यांचा अभ्यास लवकर होत असे प पाढे पाट करणे गणिते सोडवणे सर्व मुलांच्या मध्ये पहिले येत असे असे अक्षर मोत्यासारखे सुंदर होते व यांनी त्यांच्याकडे विशेष लक्ष दिल्याचे दिसते या प्राथमिक शाळेत पी जी यांची मैत्री रघुनाथ नीलकंठ गुरुजी केशव संकपाळ यांच्याशी झाली होती इयत्ता सातवीत असताना त्यांना नावाच्या मासिके तयार केले होते या काही शिक्षकांनी मदत केली त्या मासिकात मुलांनी लिहलेले छोटे छोटे चित्रे व काव्य यांचा संग्रह करण्यात आला होता हे हस्तलिखित पाहून भाऊराव पाटील या मुलाच्या बुद्धिमतेला प्रभावित झाल्याचे दिसून येते कर्मवीर व्यवस्थित मार्गदर्शक आणि क्रमप्रतिष्ठा व महत्व देणारे रयत शिक्षण संस्थेतील वातावरण यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडण झाली

कादंबरीतील नेतृत्व गोक कशाला कुशलता मधून नेतृत्वाला दिलेल्या त्यागाने कळपाने जात असताना प्रत्येकाचा क्रम ठरलेला असणे खऱ्या पाण्याचा शोध घेऊन केलेल्या मार्गक्रम कळप अडचणीत येऊ नये म्हणून झुकलेला हत्ती कळपाला हत्तीची काळजी घेण्यास सांगतो माणूस हत्तीच्या कळप विरजण झाल्यानंतर त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून कळपाचे नेतृत्व करणाऱ्या हत्तीला तिने खऱ्या पाण्याची त्याग करायची प्रायचित्त घेणे कळपाची वार्ताहर करणाऱ्या माणसाना

मान्स्कर श्रुष्टीचा परिमळ व्यक्त केला त्यामध्ये व्यक्तिरेखा तुतारी भरारी तुफान वज्रधान ऐरावत विजया दिलगिरी तारा लक्ष्मी हत्ती हत्तिणी पिलू या प्राणी सृष्टीबरोबरच मानव हि एका जंगलात एक मोठा हत्तीचा कळप राहत होता या कळपाचे प्रमुख नावाचे नावाची हत्तीनं होती ताकतीने भारी असणारी की नेतृत्व करणारे सर्वगुण तिच्यामध्ये होती त्यांचे स्नायू एकदम तंदरुस्थ होते त्यांच्या एका चे स्वप्न असून प्रयत्न स्नेह भावनेने राहत असत तुतारी भरारी या दाम्पत्याने नावाच्या पिलाला जन्म देऊन त्यांचे संगोपन मार्गदर्शन करणे ते मोठं आणि आता त्याचा साठी पूर्ण जबाबदारी स्वीकारून वाघिणीचा हल्ला परतून लावने त्याचबरोबर नेतृत्व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

मी पूजा पालवे.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 अं रोहन, जल अं म जीवन मिशन योजना काय आहे? तुम्ही सांगू शकता?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

कशा प्रकारे पूर्ण पुनर्भरण आणि पुनर्वापर यांसारख्या अनिवार्य घटकांप्रमाणे

शाश्वतता, उपाय देखील. यांसारखे कार्यक्रम करावे लागतील. आपल्याला पाण्याच्या उपयोजना करिता.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 हा, हा. हा बरोबर आहे madam. हि योजना central government ची आहे. तरी केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही मिळून हि योजना कशा प्रकारे आपल्याला पुढे नेता येईल, हे करणार आहेत.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

तसं अं आमच्या जलजीवन मिशनच उद्दिष्ट आहे कि, प्रत्येक ग्रामीण कुटुंब आणि सार्वजनिक संस्थांना दीर्घकालीन आधारावर पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सहभागी ग्रामीण पाणीपुरवठा धोरणाच्या नियोजनात, राज्य, केंद्र शासित प्रदेश उदाहणार्थ ZP इमारत, शाळा, अंगणवाडी केंद्र, आरोग्य केंद्र इत्यादी असतील. हि योजना कधी सुरुवात अं केली होती?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

हा, हा. पण काही ठिकाणी तुम्हाला माहित असेल, अजून पण गावासारख्या ठिकाणी अजून नळांची व्यवस्था किंवा जी pipe line आहे, ती व्यवस्था अं तेवढी आहे नाही. मग तुम्हाला काय वाटतंय हि योजना सरकारची अं successful आहे कि नाही?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 इतर मानाने इतर राज्यामध्ये जास्त पाऊस पडतो. तरी या योजनेद्वारे, आपण पावसाच्या पाण्याची योग्य साठवण केलं किंवा जल अं जल संसाधरण केलं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 सरकारच्या माध्यमातून किंवा अं राज्य सरकारच्या माध्यमातून जर लोकांना दिली, तर चांगल्या प्रकारे त्याचा वापर होईल . Okay. जर अं या योजनेमध्ये आम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर, आम्ही अं कुठे या योजनेसाठी अं register करू शकतो? तर हे आपण गावामध्ये सरपंच, प्रत्येक गावामध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत या ठिकाणी आपण जाऊन, या योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो. हम्म

मी असं ऐकलं होत, ह्या योजनेमध्ये पंचावन्न liter पिण्याचे प्राणी पाणी आणि प्रत्येक अं मनुष्याला मिळणार आहे. हा. तर समजा एका घरामध्ये सहा लोकं असतील, त्या दृष्टीने पंचावन्न liter प्रत्येकाला पाणी देणं हे अं म्हणजे ते अं कसं काय अं arrange करणार? एवढं पाणी!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

नाही अजून पण अजून पण जस महाराष्ट्रातच नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेर पण काही काही जिल्ह्यामध्ये अजून पाणी, प्यायचं पाणी उपलब्ध नाहीये. आणि तुम्ही हे जे अं ज्या योजनेमध्ये त्यांनी सांगितलं कि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

काही राज्य असे आहेत, कि तिथे अजून सुद्धा गढूळ पाणी त्यांना प्यायला लागतंय. मग ते लोकं त्यांना हि या योजनेमध्ये ते filter सुद्धा filter चा सुद्धा वापर करणार आहे? म्हणजे पाणी शुद्ध करण्यासाठी वैगेरे नाही बरोबर आहे. आणि अं आमचा असा प्रश्न राहणार आहे कि, या योजने अंतर्गत प्रत्येक गावामध्ये एक पिण्याची पाण्याची टाकी अं ग्रामपंचायतच्या थोड्या अंतरावर असेल. आणि तिथून अं connec अं तिथे पाणी पाठवलं जाईल आणि तिथून connection देऊन प्रत्येक घराला देण्यात येईल. त्यामध्ये तिथेच अं त्याच टाकीमध्ये filter ची सुद्धा सोय करण्यात येणार आहे. त्यातून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 आता पर्यंत अं जस त्यांनी म्हटलं दोन हजार चोवीसपर्यंत हि योजना प्रत्येक गावापर्यंत पोहचेल. तर अजून त्यांचा काय उद्देश आहे या योजनेचा?

दोन हजार चोवीसपर्यंत प्रत्येक गावाला एक tap connection असेल आणि ते पाणी गुणवत्तेवर आधारित असेल. आणि ते पाणी नियमित प्रमाणे उपलब्ध करून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

सांडपाणी सर सगळ्यांसाठी होईल. जस आपण कपडे धुवण्यासाठी, भांडे घासण्यासाठी जे पाणी वापरतो त्याच्यासाठी पण हे पाणी use करता येईल? का फक्त हे पाणी पिण्यासाठी ते लोकं उपल उपलब्ध करून देत आहेत?

Okay. अजून काय तुम्ही अं या योजनेबद्दल सांगू शकता आम्हाला?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 संचालन आणि देखभाल करण्यासाठी राज्य केंद्र शासित प्रदेशांनी उपयुक्तता दृष्टिकोनाला प्रोत्साहन देऊन त्याची सेवा वितरण करणार आहे.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 Okay.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

form भरू शकतात. तर त्यांना किती दिवसात

ती अं किती दिवसा अं मध्ये त्यांना ते घरी मिळते?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

तिथे त्यांना निर्देश देतात. आता government च्या काय धोरण आखलेलं आहे पाणी वितरित करण्याचं किंवा tap connection वितरण करण्याचं त्याद्वारे ते ठरवण्यात येत. आणि अंमलबाजवणी करणं खूपच अं अवघड वाटतं आहे. कारण कि, जर अजून आपल्यात अं काही काही ग्रामीण भागामध्ये लोकांपर्यंत योजना जात नाहीत आणि त्यांना माहिती पण नसतं.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 अं आहे madam. हि योजना जास्तीत जास्त गावांमध्ये पोहचण्याकरिता केंद्र सरकार आणि राज्य सरकार अं केंद्र सरकार राज्य सरकारच्या मदतीने प्रत्येक गावामध्ये जाऊन या योजनेची माहिती देणार आहे. त्यामध्ये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 कशा प्रकारे प्रोत्साहित करण्यात येईल कि, चांगलं पाणी पिण्यासाठी तुम्ही तुम्हाला लांब जायची गरज नाही. त्यासाठी अं आपल्या ग्रामपंचायतीमध्ये एक अर्ज करायचा आहे. त्यातून आपल्याला अं नळ connection कशा प्रकारे मिळेल हि गावातच आपल्याला कळण्या कळविण्यात येईल.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 तर शेतीमध्ये त्यांना कधी कधी जस आता पाऊस कमी पडला एखाद्या वर्षी किंवा अवकाश पडला त्या त्यावेळी त्यांना पाणी उपलब्ध होत नाही शेतीसाठी. त्याच्यानी त्यांची जी शेती आहे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 अं नाही, नाही. म्हणजे तस काही नाही. हे फक्त आपल्याला अं पिण्याच्या पाण्यासाठी आणि सांडपाण्यासाठीच आहे. हे शेतीच्या पाण्यासाठी जलजीवन मिशन असं नाहीये.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

आणि शेतीसाठी किंवा याच्यासाठी अजून काही असा उपक्रम अजून आलेला नाहीये कि,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

बरोबर आहे. तरी मी एक point add करू शकतो कि, आपण अं पाण्याचं अं शेतकऱ्यांनी पाण्याचे काटकसरीने नियोजन केले पाहिजे. कारण शेतकरी नगदी पिके घेण्यासाठी खूप अशा पाण्याचा उपयोग करतात.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 ऊस झाला, तांदूळ झाला. तांदूळ मध्ये पण पाणी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 ते कशामुळे तर पाण्याचा व्यवस्थित अं काटकसर केल्या न केल्यामुळे. मग त्यासाठीच तशी केंद्र सरकारची योजना आहे कि, ठिबक अं अं ठिबक सिंचन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 ठिबक सिंचन हे पण आहे आणि दुसरं अं अजून एक फवार फवाराद्वारे आपण अं जे पाणी देतो शेतीला.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

हा, आता तोही मुद्दा बरोबर आहे, कारण यासाठी सहसरकारने अं अं शेततळ्याची एक योजना आणलेली आहे. म्हणजे शेतामध्ये

ती पण योजना खूप प्रभावीपणे राबवली गेली होती. आणि त्यातून शेतकऱ्यांना

फायदा झालेला आहे. अशा भरपूर साऱ्या योजना आहेत कि, जे आणखीन अं आणखीन अं पुढील अं काळामध्ये सरकार आपल्या शेतकऱ्यांस शेतकऱ्यांसमोर आणलीच आणि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 रोहन तुम्ही अं जल अं जलजीवन मिशन योजनेबद्दल बरीच काही माहिती दिलेली आहे. आणि अं हि माहिती सगळ्यांना खूप वापरात येईल. आणि लोक याचा फायदा उचलतील.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

नमस्कार मित्रांनू social media आज आपल्या जीवनाचा एक महत्वाचं पूर्ण भाग बनला आहे प्रत्येक लोक social media चा वापर आपल्या गरजेनुसार करतात आजच्या ह्या social media च्या युगात आह मी तुमच्यासाठी थोडी माहिती घेऊन आलेली आहे याचे थोडे फार फायदे हि आहेत आणि नुकसान हि आहेत जसे प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात आजच्या ह्या जगात सर्वे लोक आपापल्या कामामध्ये व्यस्थ असतात कोणालाही दुसऱ्यासाठी वेळ मिळत नाही लोकांवर कामाचा इतका ताण असतो कि त्यांना आपल्या स्वतःच्या कुटुंबातील लोकांना भेटला सुद्धा वेळ नसतो आणि या समस्येचे समाधान म्हणजे social media social media च्या माध्यमातून तुम्ही कोणाशीही संपर्क साधू शकता तेही काही क्षणातच आणि आपल्या जागच्या जागी बसल्या बसल्या बसल्या social media हे एक असे माध्यम आहे ज्याने लोक एकमेकांशी internet च्या माध्यमातून जोडली जातात social media चे विविध प्रकार आहेत जसे कि whats aap facebook twitter instagram आणि बरेचसे